हे बजाज सेंटर आहे बायसिकलचं अह टू व्हीलरचं जय अंबे मोटर्स म्हणून आणि शॉप ही उघडे आहे प्लस बाहेर सगळे टू व्हीलरर्सं लावलेले आहेत.

सगळे जण लाइनिशीर लाइन लावलेली सगळे जण लाइनिशीर एंट्री करतातते दर्शनासाठी अन कुठला कार्यक्रम वगैरे काही असल --

अह आणि कितीही झाल तर कस असत मंदिर म्हणजे एक नाही का शांततेच प्रतीक तिथ गेल्यावर की --

हे महाविद्याचा फोटो आहे. डॉक्टर खत्री महाविद्यालय म्हणून अह महाविद्यालयाचे इथं काही मुलं थांबलेली इथं एडमिशन साठी वगैरे आले असतील.

हा फोटो इथनं मला भरपूर भरपूर सोलर दिसतात आहेत मोठ-मोठे टॉवर दिसत आहेत.